या फोटोमध्ये आपल्याला इथ दिसतय हार बनवलेले आहेत खूप छान.

आतमध्ये गट्टू बसवलेले आहेत ब्लॅक कलर्सचा गेट्स आहे.

आणि यामध्ये आतमध्ये अ काही कपडे दिसत आहे.

येथे मासाचा मार्केट भरलेली आहे आणि मासे विकायला आणलेले आहे.

आणि त्यामध्ये खूप सार पाणी आहे आणि दोन्ही साईडला झाड दिसत आहे.

गोठ्यामध्ये म्हशी आहेत दोन अ वरती दोन विंडोज दिसत आहेत आणि काळा दिस कलर च्या आहेत ह्या.

एक तिकडच्या साइड न पाहत आहे त्याने ब्ल्यू कलर चा शर्ट घातलेला आहे.

या फोटो मध्ये आपल्याला येथे काही वस्तू बनवलेल्या दिसत आहेत.

आणि त्यामध्ये एक टोपल आहे काही कोंडी आहे अशी चार पाच वस्तू बनवलेल्या आहेत अ--

एक त्याने व्हाईट कलरचे कपडे घातलेले आहेत दोन्ही माणसांनी--

या फोटोमध्ये आपल्याला छोटासा एक धबधबा दिसत आहे आणि यामध्ये--

आणि तीन गाड्या उभ्या केलेल्या आहे यामध्ये दोन लेडीज खेळत आहेत आणि त्यांनी--

आतमध्ये अम्म काही सामान दिसत आहे.

आणि या दोन्ही साइडने छोटे छोटे गवतआलेल आहे एक साइड झाड --

यामाहा यामध्ये ब्ल्यु कलर्स आहे.

उंच उंच पहाग दिसत आहे यामध्ये --

समोर झाड दिसत आहे आणि त्याला कम्पाउंडस केलेले आहे.

आणि यामध्ये लाईटस लावलेल्या आहेत खूप सारे फॅन्स लावलेले आहे.

या फोटो मध्ये आपल्याला समोर्स बिल्डींग्स दिसत आहे आणि ई या बिल्डींग्स ला खूप साऱ्या पायऱ्या दिसत आहेत.

सर्वीकडे झाड दिसत आहे खाली खूप सारे गवत दिसत आहे यामध्ये प्राणी दिसत आहे.

आणि काही दोन उभे आहेत एका माणसाने कॅप घातलेली आहे डोक्यामध्ये.

जिम मध्ये आहे व्यायाम करत आहे आणि वरती बॅनर्स वरती लिहलय वर्क डब्लू आर के मध्ये रेड कलर्स मध्ये--

अ मशीन वरती आणि तिने स्का स्कार्फ घेतलेला आहे.

यामध्ये रेड कलर्स दिसत आहे आणि ब्लॅक कलर्स दिसत आहे.

आणि बाजूला काही व्यक्ती आहेत वरती स्टार दिसत आहे कलर कलरचे स्टार लावलेले आहे डेकोरेट करून समोर दरवाजा--

आणि यामध्ये उंच उंच झाड दिसत आहे अशोकाची त्याच बाजूने काही छोटे काही मोठे झाड दिसत आहे.

आणि यामधे मध्ये मध्ये कप्पे टाकलेले आहे लाईन मध्ये लागायसाठी.

आणि एक साईड अ थोडफार दरवाजा दिसत आहे आणि गेट च्या आतमध्ये झाड दिसत आहेत उंच बिल्डींग्स दिसत आहे व्हाईट कलर ची.

या फोटो मध्ये आपल्याल दिसत आहे येथे मंदिरस दिसत आहे आणि मंदिराच्या आतमध्ये कशाचीतरी मूर्ती ठेवलेली आहे उभी.

या फोटो मध्ये एक मुलगा सेल्फी घेत आहे आणि बाकी सर्व कॅमेऱ्या कडे बघत आहेत.

या फोटो मध्ये आपल्याला इथ दिसत आहे कि कशाची तरी फॅक्टरी दिसत आहे आणि या फॅक्टरी मध्ये दोन व्यक्ती काम करत आहेत येथे.

ग्रीन कलर्स दिसत आहे आणि समोर एक व्यक्ती सेल्फी घेत आहे.

यामध्ये आपल्याला केळी दिसत आहे पिवळ्या कलर ची केळी आहेत आणि आणखी सामानस दिसत आहे.